हिरवेगार पा आं हिरवेगार झाड दिसत आहे.

या दृश्यात अं एक छोटसं दुकान दिसत आहे त्या दुकानातील दुकानदार दिसत आहे तेथे केळी अं फ्लॉवर अं --

अं या दृश्यात कोहिनूर टिन्सल काउंटी अं काउंटी हिंजवडी अं असा मोठा फ्लेक्स दिसत आहे अं यामध्ये मला खूप सारे मोठमोठ्या इमारती दिसत आहेत अं इमारतीच्या खाली पार्किंग दिसत आहे.

या दृश्यात अ हे दृश्य कदाचित एका अ रस्त्यावरील आहे अ येथे अ खूप प्रकारचे अ दुकाने दिसत आहेत सॅमसंग गॅलॅक्सी च सेल्युअर दिसत आहे सिटी बँक दिसत आहे.